आणि ह्या ठिकाणी आकाशामध्ये नीळ आकाश आणि हलक स्वरूपाच ढग दिसत आहे ह्या ठिकाणी ऊन पडलेले दिसत आहे.

तेच्या मागे एक मुलगा उभा आहे त्याने निळा रंगाचे टि-शर्ट घातलेले आहे काळ्या रंगाची पँट आहे फॅन दिसत आहे लाइट लावलेला आहे ह्या ठिकाणी.

काही मोठे नारळाचे झाड दिसत आहेत आकाशामध्ये थोडं निळं आकाश दिसत आहे हलक्या स्वरूपाच ढग दिसुन राहिलं आहे.

दूर अंतरावर आपल्याला हिरवे मोठे मोठे झाड दिसत आहे ह्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचे उन्ह पडलेले दिसत आहे.

ह्या दुकानामध्ये लाइट लागलेली दिसत आहे आणि ह्या ठिकाणी एक व्यक्ति उभा दिसत आहे त्याने रंगीत टी-शर्ट घातलेली आहे.

आणि मोठे मोठे ह्या ठिकाणी हिरवे झाड दिसत आहे ओट्यावर बसण्यासाठी आपल्याला काही काळ्या रंगाच्या खुर्च्या दिसून राहिल्या आहेत.

उभे दिसून राहिलेले आहे तसेच या किल्ल्यावर पण काही लोकं दिसून राहिलेले आहे.

आणि ह्या ठिकाणी आपल्याला झाडाचे पानं दिसून राहिलेले आहे.

पांढर शुभ्र अस पाणी दिसत आहे धबधब्या सारख या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी--

पहाडावर छोटे छोटे आणि मोठे मोठे झाड पाहायला मिळत आहे.

एक व्यक्ति दगडावर बसलेला दिसत आहे हलक्या स्वरूपाचे उन पडलेले दिसत आहे.

अह काही दगडं दिसून राहिलेले आहे एक भिंत दिसत आहे.

काही मोठे मोठे झाड दिसत आहे काही झाडांचे पान हिरवे दिसत आहे काही वाळलेले दिसून राहिलेले आहे.

आणि मोठे मोठे झाड दिसत आहे सूर्य दिसत आहे खाली हिरव गवत दिसत आहे.

आणि मोठे मोठे झाड दिसून राहिलेले आहे.

ह्या चित्रामध्ये आपल्याला एक खुप मोठ अस गेट दिसून राहिलेल आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला लोखंडी गेट दिसून राहिलेल आहे.

आणि आकाश नीळ शुभ्र दिसत हाय हलक्या स्वरूपाचे उन्ह पडलेले दिसत अय.

आणि इथे आपल्याला काचेच्या मोठ्या मोठ्या खिडक्या दिसून राहिलेल्या आहे.

आणि ह्या ठिकाणी आपल्याला अ नीळ आकाश बघायला मिळत आहे.

ह्या चित्रामध्ये आपल्याला एक खुप मोठी अशी बिल्डिंग दिसत आहे या बिल्डिंग ला रंगीबेरंगी--

काही कौलाचे शाळा दिसून राहिलेली आहे शाळेचे दरवाजे खिडक्या दिसत आहे आणि इथे झाड दिसून राहिलेले आहे झाडाचे पान दिसत आहे.

ह्या किल्ल्यावर एक झेंडा लावलेला दिसत आहे ह्या ठिकाणी काळ्या दगडाच्या पायऱ्या दिसून राहिलेल्या आहेत.

आणि एक साइड ला आपल्याला पहाड दिसून राहिलेले आहे या पहाडवर आपल्याला मोठेमोठे झाड दिसून राहिलेले आहे.

ह्या चित्रामध्ये आपल्याला एक बिल्डिंग दिसून राहिली आहे ह्या बिल्डिंग च्या खाली काही दुकान लागलेली दिसत आहे.

का एक दुकान उघड दिसून राहिलेल आहे त्याच अर्ध शटर दिसत आहे उघड आणि काही दुकानांचे शेटर लागलेले दिसत आहे.

भिंत दिसून राहिलेली आहे आणि हिरवे हिरवे मोठ झाड ह्या ठिकाणी दिसात आहे.

या ठिकाणी दोन स्टॅचू दिसत आहे एक स्टॅचू बसलेला आहे आणि एक स्टॅचू उभा आहे.

हया चित्रामध्ये आपल्याला खुप मोठ अस दुकान दिसत आहे हया दुकानांमध्ये बऱ्याच वस्तु अ दिसून राहिलेले आहे.

काही छोट्या छोट्या वस्तु आहेत तर काही मोठ्या मोठ्या वस्तु आहे काही भरण्या दिसून राहिलेल्याय भारण्यांमध्ये वस्तु ठेवलेल्या दिसत आहे काऊंटर वर जवळ ह्या भरण्या आहे.

एक काळ्या रंगाच स्टूल दिसत आहे रंगबेरंगी खोके दिसून राहिलेले आहे पेन पेन्सिल ह्याचे डब्बे दिसत आहे.